पूर्ण गोटेच वापरले आहेत हे गोटे खुप मोठे मोठे गोटे आहेत.

पेट्रोल पंपा वर पूर्ण टाइल्स बसवलेली आहे.

बाजुन खुप सारी झाड आहेत त्या खांबला पूर्ण पांढरा कलर दिलेला आहे.

ग्रील आहेत व काही इतर सामान आहे.

सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष हे सरांकडेच आहे.

गणपती बाप्पा च्या मूर्ती च्या समोर खाली एक लहान शी मूर्ती ठेवलेली आहे गणपती बाप्पा ची.

काही नाही गार्डन च्या बाजूला एक भिंत आहे.

ही नदी खुप लांब आहे.

ह्या नदी वर नदी च्या पात्रा मध्ये खुप पाणी आहे.

दरवाजा समोर काही पायऱ्या आहेत.

ह्या तलाव मध्ये भरपुर पाणी आहे तलावामधल पाणी खुप स्वच्छ आहे.

काही तलावाच्या वरती आभाळ मधले ढग त्या पाण्यमध्ये दिसत आहे.

व ह्या तलाव मधलं पाणी हवेने हलत आहे.

व एक व्यक्ति एक मम एका दरवाजाच्या बाजूला उभा आहे.

एक प्राचीन काळातले गोट्या आहे.

ह्या दगडांपासून दोन भिंती बांधलेल्या आहेत.

पूर्ण दगडांमध्ये बांधकाम केलेल आहे.

दगड खुप प्राचीन आहेत व दगडाच्या बाजूला काही--

ह्या गाड्या पूर्ण रिपेअर केल्या जातात इ --

हे गॅरेज खुप मोठ आहे.

हे चार व्यक्तिना मार्गदर्शन करत आहे.

हि शाळेत काही स्वातंत्र्य दिन चालू आहे.

व एक पांढऱ्या फुलांचा हार आहे तिथे एका प्लॅस्टिक च्या पिशवी च्या वर ठेवलेली आहेत फुलं खुप छान दिसत आहेत ही फुलं--

ह्या फुलांचे हार खुप लांब बांधलेले आह --

टायर भरपूर आहेत व दुकानाच्या समोर पोस्टर लागलेले आहेत सीएट --

ह्या फाटामधून खुप झऱ्यान पाणी खाली येत आहे.

व पाटामध्ये पाणी भरपुर आहे पाटाच्या--

ही बिल्डिंग अतिशय पॉश आहे.

इलेक्ट्रिक बिल मिटर लावलेल आहे.

बँकेच्या समोर एक गाडी उभी आहे.

भिंतीसमोर भरपुर झाड आहेत बाजुन एक--

रूम च्या समोर दोन गाड्या उभ्या आहे.

तीन शीत काढलेल आहे समोर कार्यालयाच्या समोर.

परिस व त्या बाजूला एक झाड आहे.

एटो हे वेगवेगळ्या प्रकारचे एटो उभे आहेत एटो हे भरपुर उभे आहेत एटो --